और राइट साइड और लेफ्ट साइड दोनों तरफ बिल्डिंग है। बिच मे टावर लगा हुआ है। जिसपे बहुत सारी वायर लगी हुई सामने जंगल भी दिखाई दे रहा है।

यहा एक लाइब्रेरी की पिक्चर है क्यूकी हमे बहुत सारी अलग अलग बुक्स दिखाई दे रही उपर लिखा है यू केन लर्न मेनि थिग्स फ़्रोम चिल्ड्रेन हाउ मछ पेशीअन्स यू हैव --

इसमे वो धनुष्य लेके त्रिशूल लेके ख खड़ी है उनके आजूबाजू दो दो और मूर्तिया है जो भगवान के नीचे भी बहुत सारे मूर्तिया पड़ी हुई है।

और रोड पे कई वेहिकल खड़े हुए है कई लोग खड़े हुए लगता है अंदर जाना चाहते है इसमे राइट साइड ब्लॅक कलर का टे--

एक खाट भी दिखाई दे रहा नीचे उसके ग्रीन अँड ऑरेंज कलर की टाइल्स है। उपर ग्रे कलर की टाइल्स भी दिखाई दे रही है।

एक ओल्ड स्कूल नामक कुछ दिखाई दे रहा है जिसमें एक दो तीन चार पाच छे आईने लगे हुए है।